हे एक चर्च आहे हे ख्रिश्चन धर्माच्या लोकांचे मंदिर आहे ह्यामध्ये एक मोठा हॉल आहे.

बाघी त्यांच्या देवाची मूर्ती आहे व दोन्ही बाजूला मोठी स्किन आहे त्यावर --

बराच क्रीम शाम्पू कलर आहे चार मोठे आरसे आहेत जमिनीवर कापलेले केस पडलेले आहे.

वाळूचा एक मोठा ढीग पडलेला आहे.

यामध्ये बरेच ए_टी_एम मशीन आहेत कचऱ्याचा डबा आहे यामध्ये एक मुली मुलगी पैसे काढत आहे भिंतीला निळा रंग दिलेला आहे तरी सी_सी_टी_व्ही कॅमेरे आहेत बरेच बोर्ड लावलेले आहेत.

येथे एक नदी दिसत आहे त्या नदीमध्ये बरेच--

बोर्ड वर लिहिलेला आहे तेथे पेट्रोल डिझेल वाहतूक करण्यासाठी लागणारा टँकर आहे तसेच बऱ्याच गाड्या पेट्रोल भरण्यासाठी आल्या आहेत तेथे एक रिक्षा उभा आहे.